पाच सहा दिवस मग मी घरात नसेल किंवा एक जरी दिवस मुलगी घरात नसेल तर मग घरच्यां नी म्हणजे मुलींच्या पॅरेन्टने आई वडिलां नी तिला

तर जास्तीतजास्त अशा गोंधळा वाईट गोष्टी आहेत म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप लावी वाइफ म्हणत नाही. पण त्या माध्यमातून म्हणजे त्या मुली चें धोका खात आहेत. जे या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये येऊन सुद्धा तर त्याला त्या चं त्या बद्दलचं माझं म्हणणं असं आहे की तुम्ही सुद्धा या गोष्टी चा म्हणजे हे करायला पाहिजे. विचार पूर्वक जाणीवपूर्वक कल्पना त्यांच्या डोक्या मध्ये यायला पाहिजे आणि हे एक चांगलीच बाब आहे. हो बघा बरोबर आहे तसं तो सांगितल्या प्रमाणे घरच्यां ना सुद्धा माहिती असलं पाहिजे. कारण की मुली च्या बाबतीत थोडं जास्त करंट मग फॅमिली आपली सगळे जण जास्त प्रोटेक्टिव्ह असतात तेवढे मुलांच्या बाबतीत नसतात तर मुलींच्या करंट मीही प्रोटेक्टिव्ह ला पाहिजे. चांगली गोष्ट आहे.

. तुम्ही दहा च्या मनात जी भीती असते त्यामुळे ते असे करत असतात. पण खूप फॅमिली च्या अपोजिट असतात. ज्या मुलींना सुद्धा तितकंच फ्रीडम देतात जे की

त्याच बाहेर शिकाय ला जरी गेलात तर त्या लिव इन मध्ये राहिल्या तरी घरच्यां ना माहिती नसते किंवा माहित असेल तरी ते तेवढे सिरियसली घेत नाही त्या चला हो असेल. मला साठी त्यांच्या पॅरेंट्स मी सीरियस ली घ्याय ला पाहिजे. आपली मुलगी बाहेर जरी शिकाय ला गेली तर ती कुठे राहते? हॉस्टेल hostel ला असेल तर हॉस्टेल मध्ये जाऊन चेक करणं किंवा ज्या ती रूम करून राहत असेल तर कोणा सोबत राहते? तिचे रूममेट्स कसे आहेत काय? नाही प्रत्येक गोष्टी चा पाठपुरावा केला पाहिजे म्हणजे मी म्हणत नाही त्यांना बना ठेवलं पाहिजे. फक्त एवढंच की त्यांना मुलींच्या व ते सर्व गोष्टी माहिती राहिला पाहिजे असं मला वाटतं आणि लिस्टन चिप्स जे तर ते आहे की तुम्हाला प्रमाणे त्या मध्ये बंद नसतात होतं की लग्ना मध्ये आपली पेरेन्ट्स त्या मुलांचे पॅरेन्ट प्रत्येक फॅमिली आणि दुसरे पण सगळं. अं hello हम्म

काय ग काय मनतो? भाग्येश काय चाललंय भाग्येशच? भाग्येशच काई नाई ice cream खान चाललंय आता

रोहनच ipl ची match पाहन अच्छा रोहनला आवडते का cricket पाहायला? हो चालूए सध्या लागलाय बघायला

भाग्येशच काई नाई मग आता सध्या शाळेत सोडतो आणि मग तिथून रिक्षावाला त्याला एक अं सांभाळती माझी मैत्रिणीची जाऊबाई सांभाळती ना मग तिच्याकडे रिक्षावाला सोडतो. म्हनजे अं तु हयाच्यात टाकल पाळणाघरआहे का त्यांच का असच घरगुती? घर वगैरे नाई आहे घरघुतीच आहे ते पाळणाघर नाई चालवत ती पण ओळखीची मग आपली काई सोय नाई म्हणून मैत्रिणीची जावंच आय ना ती आस बाई बग ना आता बग ना जर तुमचे एकत्र कुटुंब प आसत

फायदाच होतो त्याचा हो म्हणजे असं जर मुल घरी आपल्या सोडत्यात तर काका तेच आता मी शेजाणू झाला ती अं सोनूची classmate ए आविका तिची आई भेटली तर तिनी म्हणजे ती म्हणजी लग्न झाल तेव्हा दहावीच झाली होती. म ते एकत्र कुटुंब कुटुंब पद्धतीत दिली जावए तिला मोठी जावए लहानी जावए मग तिनी या मुली झाल्यानंतर अकरावी बारावी graduation complete केल त्याच्यानंतर तिनी तो अं montessori चा course केला. आणि आता ती यांच्या शाळेमध्येच nurserylkgukg ला शिकवते अच्छा मग मी तिला विचारलं ती म्हणे माझं काही नाही म्हटलं तुमचं होत का जमत का तुमच्या दोन मुली हे ते हं म्हने मला काई नाई म्हने आमची joint family ए म्हने आणि joint family मध्ये आम्हाला अह आमच चालत म्हने कोनी स्वयंपाक बनवतो अं कोनी अं हे करत बाकीच्या भांड्याला धुण्याला फरशीला बाई आहे आणि बाकीचे अशे काम चालूच असतात म्हने आमचे त म्हणल किती फायदा म्हने कधीही म्हने मुलांना असं अं कुठे ठेवायला काही करायला काहीच problem नाई नाही ती फक्त सकळचा नाश्ता बनवते सगळ्यांसाठी आनि येते म्हनजे काही असं कामच नाई ती म्हने घरी गेल्यानंतर सुद्धा काही काम नसत संध्याकाळी पोळ्या भाजी चिरून देते पोळ्या करते झाला काम तीच

आणि मुलांच पन कुठेही निघून गेलो आपण बिनधास मग आपल्याला काई मागे Tension नसायच ना ग मग आता बघ ना आता तुला तिकडे ठेवावं म्हनजे मी त इतका विचार केला कधी कधी की समजा असं पन jointfamily अहो तिकडे सासू सासऱ्यांच पन करायच आता सासरे त नाहीयेत सासुबाईंच करायच आनखी ते दोन मुलांच करायच आनि मग आता मुल नको म्हनतात नोकरीला मी आता माझी तीन चार ठिकाणी form पन भरले होते एक दोन ठिकानला नारायण school ला वगैरे selection पन झाल होता मग मी विचार केला तिथून phone आला तुम्ही या आनि आमचीच पोर mummy नको जाऊ mummy अं नको जाऊ ना म्हंटल का नको जाऊ? आम्ही घरी आसू आम्ही जेव्हा शाळेतून येऊ तेव्हा तु घरी पाहिजे

अन तु जर नसेल तर आम्ही काय करायच? कुठे जायच? आता सवय नाय ना ग म्हने लाहान पनापासून तु गेली नाई कधी कुठे job ला मला असं वाटत काई जाऊ वगैरे असती आपल्याला आपला कुटुंब एकत्र कुटुंब देश सासू सासरे जाऊ दीर अग नाही लहान मुलांना आज्जी पण लागते आणि एकत्र कुटुंबात मूल पाहिजेत मुलांना सगळ्यांची सवय राहते आता रो भाग्येश भाग्येश आहे ना भाग्येश इतका रडतो तो म्हनतो ना मला घरी mummy मला घरी येऊदे आजी पाहिजे कोणी पण आजी पाहिजे कोणती पण आज्जी चालल खडंब्याची आज्जी चाललं वस्ती ची आजी चाललं पण मला mummy घरी यायच म्हणजे ती पण किती जीव लावती बर का तिला कपडे बदलती सगळ करती पण त्याला घरचेच लागत असतात तो म्हणतो नाई mummy मला घरीच पाहिजे नाहीच राहातच नाही तिथ येऊन गेली ना तर आज्जी नंतर आज्जी येऊन गेल्यावर त मग आठ दाहा दिवस त पूर्ण गाडी बिघडते ओह मग आता त्यांच असं असतं ना ग त्यांना आवड आवड ही खूप महत्वाची असते

राहिले त काहीच आडचन नाई उलट मग तुल माहितीय मला सुद्धा कधी कधी वाटत आता आमचे हे एकटेच आहेत भाऊ नाई बहीण नाई म्हनजे खूप आता या सगळ्या गोष्टी कितीही वादविवाद असले कितीही काही गोष्टी असल्या स्वतःच ते स्वतःचच असत ना स्वतःच असतो म्हनजे कितीही आपले किती वैचारिक मतभेद कशाचेही मतभेद असुदे पन ते स्वतःच ते स्वतःच च असत ना

नाई आमच्या सासूबाईंच पन काही नव्हतं आनि सासऱ्यांच पन म्हनजे तीन अं दीर एक नणंद म्हनजे दोन नंदा एक ते अह मोठ्या आत्यांचं त लग्न झालेलं होत हे सगळ्यांनी यांना सांभाळलं आमच्या सासूबाईंना बिल बिलकुल माहित नाई की मूल सांभाळायला किती कष्ट घेतात किंव्हा काय काहीच माहित नाई कधी यांना सोडून द्यायचं किंव्हा काय अं किंव्हा काय असं काहीच माहित नाई त्यांना असं वाटत ना आपन जस आता काळजी करतो ना कश्याला काळजी करते शाळेतून यायची जेव्हा papa hospital ला admit होते न काई नाई म्हने उघडतील gate उघडतील gate उघडतील gate म्हंटल नाई बाई आमच्या पोरांनी gate उघडती मलाच जावं लागेल आग कश्याला एवढी काळजी करते आमच्या गजूची आम्ही कधी काळजीच केली नाई म्हंटल आहो जेव्हा ते लहान होते दहा वर्षाचे होत पर्यंत तुम्ही एकत्रच राहात होते ठीक आहे अं त्याच्या नंतर सुद्धा असं होत की यांना म्हणेल तेव्हा काका आले काका गेले असं जवळ जवळच राहत होते बरोबर आहे हो म्हनजे काकांचं न आत्याचं यांच्यावरती असच होत की, इकडून आले का तिकडून गेले न तिकडून आले का इकडून गेले आनि आता त

असं म्हनजे कधी कधी corona त सुद्धा वाटत असं की आता ते दुसरे काका येतात चुलत काका पन ते

पन एवढं अं त्यांचं गावं इकडय अं तिकडं अलीकडं ते नेवासा road लाय त्यांचं गावं

तर तिघी झणींच येवढ येवढ पटत तिघी झणींच तुला काय सांगू तिघी educated family लीतल्या बर का पन नाई का म्हनजे अशिक्षित वगैरे किंव्हा दोघींचं तरी पटू शकत पन तिघी बर का पन म्हनजे इच तिला नाई तीच तिला नाई तिघी पण येवढ्या एक जिवांनी राहतात ना म्हनजे विशेष वाटत म्हनजे सासूबाई तिकडे एकटी राहते आल्या त तिघी येतेत सोबत सगळी shopping सोबत सगळं सोबत तिघींचं घरातलं काळजी घेणार एकीला मागे cancer झाल्ता breastcancer त तीच breast काढलं म्हनजे ती माहेरी नाई गेली पूर्ण जावेनी केलं म्हंटल आई काय करल अन बहीन काय करल येवढं त्या जावेनी केलं माहितीय का पूर्ण म्हणजे timetotimeनाश्ताjuice जेवन ते पदार्थ खाऊन कंटाळा येतो म्हणून वेगवेगळे पदार्थ करून अशे time to time असं perfect म्हणुन म्हनते ना आई काय करल अन बहीन काय करल एवढी

म्हनजे एकमेकींसाठी येवढं करनार त्या दोघींना corona झाल्ता हे इथल्या इथून डब्बे पाठवायच्या त्यांना सगळ्यांना

corona च्या वेळेस पन माला न माला झाला ना त्याच वेळेस त्या दोघी जावांना झाल्ता तिकडच्या ते आम्ही सोबतच होतो सगळे तर डब्बे करून येवढ्या सगळ्यांना तिकडं पाठवायच्या का त्यांना काही त्रास नको म्हनून काळजी घेन तिघी आता बर का इथं त्या दोघींचे काम आमच्या पलीकडचं चालू झाले पलीकडच्या Row मधेच आता पाहायचं पाहायचंच काम चालू ए तिघी पण इथंच येवढं तिघीं पण स्वामी समर्थ सेवेकरी ए आता तरी येवढं घराचं काम चालू ए येवढा वाडा तरी एक झन ती दिवसभर त्या दिवशी ते अं स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी स्वामींच्या परायणाला दिवसभर तिथं तिकडं होती दोघी झनी नंतर गेल्या तीन नंतर दोघी झनी संध्याकाळी आठला आल्या एकिनी सगळं manage केलं ना

ती सेवा त्या का करू शकतात त्या म्हनतात ना आम्ही एकमेकींमुळं सेवा करू शकतो म्हनजे तू विचार कर एक झन घरी थांबली एक झन दिवसभर होती आनि एक झन तीन नंतर दोघी झनी होत्या त रात्री आठला घरी आल्या त त्या म्हने जाऊदे म्हने आता आज जातो पटकन घरी महाराजांनी प्रसाद दिला बाहेरूनच पटकन जातो म्हने घरी ती एकटीच आहे म्हने सुषमा तिनीच आवरलं सगळं म आता एकिनी सगळं तेवढं सगळं आवरून घेतलं त्या पोरांना त येवढा एकमेकांच्या सांभाळणार म्हनजे खूप खरंच म्हनजे ना इतकं मी ideal अग हो पन एवढं pure आहेत ना तिघींचे पन खरच म्हनजे आजकालच्या जगात बघायलाच मिळणार नाई कुठं म्हनजे त्या आहेत ना शिंदे माउशी आमच्या शिंदे वहिनी त्या जरी नसल्या ना त्या कुठई गेल्या त ह्या इथे येऊन राहतात करत्या जरी नसल्या त्या colony त पन सगळीकड आमच्याकड सगळ्यानकड येतील कोणी आजारी असल त मग त्या म्हणनार नाई का बा आम्ही इथं राहतो तुम्ही कश्याला राहता माझ्या विषयी सांगतील केव्हा काय करत्यात त्यांच्या विषयी सांगतील त्यांच्या विषयी सांगतील आस कधीच नाई त्या पण ह्या घरी नसल्या ना त त्या येऊन जातील आपल्याकडं भाग्येश आजारी आय रोहन आजारी आय त्या भेटायला येतील मी म्हनते ना मी मी बघितलीच नाई आशी family इतकं कस म्हनजे ना मी त्यांना नेहमी म्हणत आसते अन तिघी पन स्वामी समर्थ सेवेकरी पूर्ण तिघी झणी manage करतात.

त्यांना आयन सख्खी नणंद नाई आय वाटत त्या तिघीच आहेत इतकं पन मी म्हनते काय इतकं विशेष गोष्ट ए सासूबाई तिकडं एकटं राहात असन सासू सासरे पण त्यांचं त्यांचं ते व्यवस्थित ए त्यांच्या गावाकडं इथं नेवासेच्या अलीकडं त्यांचं गाव ए

पिंपळ पिंपळवाडी की काय गाव आहे पिंपळगाव तिथं पन स्वामी समर्थ केंद्र आहे तिथं पन त्या रोज म्हनजे वेळेला दोघी झणी पन तिथं ज्या राहतात ना समजा त्या जानार म्हनजे जानार आता त्या तिथं येवढं म तिथल्या केंद्रात जातात त आता त्यांनी इथलं केंद्र शोधलं पन अरे बापरे

फक्त यांच्या ला गेले दोघींचे आनि यांच्या पुढंइ अन मुलांना पन इतकं व्यवस्थित जीव लावून सगळ्यांच्या सांभाळणार सगळं पाहणार कोण कोट गेली कोण कुठं अली कोणाचे पाहुणे येऊ द्या कोनाचे जाऊ द्या असं आनि तिघी पन सुशिक्षित आहेत म्हणजे असं काईच नाई एकदम educated family तल्या आहेत तिघी पन

आपन म्हनतो पन मग फायदा पन होतो ना ग एक किती नाई म्हंटल त मग मागे एक झन जरी सेवा करायला गेली त मागे दोघी झनी असल्या एक झन जरी असली तरी त्यांचं होऊन जात न manage

हम्म ते आहे म्हना त्याच काई असं हे नाई आपण जर joint family त असा विचार केला ना फायदाच होतो उलट आपन म्हनतो पन आनि सद्याच्या काळात त फायदाच आहे उलट आपन जर एकटं मुलांना घरात ठेऊन जायला त risk वाटती हो आनि मुलांना संस्कार मिळतात ना ग सगळ्यात महत्वाचंय आपण जर असा विचार केला ना कुठेही नाही म्हंटल आपन सगळ्या गोष्टीला

आपल्या मुलांना त आता समजा आह तुमच्या मुलाला मुलीला तुझ्या मुलीला मावशी नाई मुलाच्या मुलांना काका राहणार नाई

मावश्या होत्या आपन सुट्टीभर मावशीकड फिरलो सुट्टीभर आपन काकांकड फिरलो सुट्टीभर आपन एकमेकान आपल्या मुलांनी कुनाकडं जायचं हक्कानी आग मग तोचत तोचत महत्वाचा प्रश्न ए इथं एक झालं म्हणल्यावर तर त्यांना आत्या पण नाई काका पण नाई म्हनजे त्यांचा एकच परत त्यांनी कुनाकडं त्यांना मानुस हा गोष्ट त्याच्या नंतर माणुसकी ही गोष्ट त्याच्या नंतर संस्कार एकमेकांना sharing आपन सगळ्या अं condition मध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यावेळेस आपन सांभाळून राहात होतो आपल्याला ती adjustment ची सवय लहानपणा पासून

आनि तुला सांगू का मी आता आपण कितीही अह किती लहानपणी किती एकत्र कुटुंबात आपण किती लोक राहायचो तू विचार कर मावश्या तीन मामा त्यांचे सगळ्यांचे मूल आनि आपल्याला इतकी सवय होती आता आपल्या मुलांना सांग बर थोडस तरी adjust करायला नानाmummaहमनहीकरेंगेअरेक्यूनहीकरेंगे? बाबातुमक्यूनहीकरोगे?

आता पासून आय म आता आस होत

स्वतःला आपन बदललं आताचे मुलं स्वतःला नाई बदलत ते त्यांच्या पद्धती नुसार आजूबाजूचं वातावरण निर्माण

family नाई म्हणून ते मुलं तशे घडत चालले ना

हो याची सवय नाई पन मग पुढं चालून काय होणार आय का त्यांना त्या न न नकारात्मक गोष्टीची सवय नाई राहिली आणि त्याची मग आत्महत्येचं प्रेमात वाढतंय किंव्हा मुलांना मग आई वडलांच पण आपण बघतोय की आता आई वडलांना त्रास देतात मुलं मोठे झाल्या नंतर

आनि भिती पन वाटत ना ग मुलांना किनी एक वै असा मोठेपणाचा धाक असतो घरामध्ये असं नाई काका काय म्हनेल? आत्या काय म्हनेल? आज्जी काय म्हनेल? बाबा काय म्हनेल? आखिर या सगळ्या गोष्टी असतात आनि अं अनुकरण पन करतात ना मुल चांगले अनुकरण करतात काई वाईट अनुकरण करतात पन चांगले अनुकरण जास्त असतात कारण तिथे सामाजिक बांधिलकी जास्त असते ना एकत्र कुटुंब पद्धतीत

आनि काही गोष्टी चुकीच्या पण असतील त कोनी ऐकेल म्हणून लोक बोलत पन नाई असं पन सगळ्यात महत्वाची गोष्ट आय लोकांना corona काळात जाणवली समजा तू विचार कर का जर माणसाला जर एक झन एकाला corona झाला त पाहण्यासाठी कोण होत ज्यांचे joint family होते ते पळाले ना पन ज्याला कोणीच नसन त्याच कोन पळालंय तसच झालाय न म आता आपन तेच त म्हनतोय ना की जस आता मी तुला सांगते आमचं जस आता आमचे हे होते आता ते आमचे काका लोक होते म्हनून ते आले

अग आमचे शेजारी पाजारी ज्यांच्यासाठी आम्ही खूप कष्ट केले ते सुद्धा आम्हाला पाहायला नाई आले माहितीय असं म्हनशील ज्यांना ज्यांच्या आईला corona झाला होता आम्ही त्यांच्यासाठी केलं होत म्हनजे आता

हं काबर hello? hello? hello?

मी सगळं ठीक आहे काय म्हणते आपल्या पाण्याचं तर बहुत महत्व आहे ना आपल्या जीवनात अं पाणी हे तर निसर्गाने दिलेली सर्वात महत्त्वाचे देणगी पण आहे तरीपण लोक दूषित करतात पाण्याला हा आणि त्यामुळे पाण्यामुळे तर म्हणजे एक नैसर्गिक नैसर्गिक संसाधनच आहे आणि पाणी हे सर्वच म्हणजे सजीवांसाठी आणि निसर्गासाठी अं अत्यंत म्हणजे उपयुक्त आहे ना यामुळे म्हणजे मानवाच्या जीवनाचा अविभाज्य घटक पण बनला आहे पाण्याशिवाय तर काही होऊच नाही शकत ना

अं आणि पाणी म्हणजे ज्याला आपण जल जल जल पण असे म्हणतो ना आणि पृथ्वीवरील म्हणजे सर्व पशु पशु आणि पक्षांच्या अं आणि माणसाचे जीवन हे म्हणजे पाण्यावरच अवलंबून आहे आणि त्यामुळे म्हणजे पाण्याला जीवन असे पण सुद्धा म्हणतात अं कारण या पृथ्वीला म्हणजे कोणताही कोणताही जीव जीव म्हणजेच पक्षी प्राणी इतर जीव जीव जीव जंतू मनुष्य हे पाण्या पाण्या पाण्याशिवाय म्हणजे जगू शकत नाही

हं आणि माणसाच्या म्हणजे मूलभूत गरजा मध्ये पाण्याचा पाण्याचा पण समावेश होतो जसे भांडे घासणे कपडे धुणे पाण्याची गरज असते

हाव आणि रोज तर पाण्याचा वापर होतच राहतो प्रत्येक गोष्टीसाठी माणूस तर अन्नाशिवाय अन्नाशिवाय म्हणजे काही दिवस म्हणजे जगू तर शकतो पण पाण्याशिवाय म्हणजे जगू शकत नाही

हा तसेच म्हणजे पाण्याशिवाय आपले जीवन जीवन जगण्याची कल्पना कल्पना कल्पना सुद्धा पण करू शकत नाही आणि पृथ्वीवर आढळणा आढळणाऱ्या पाण्यामध्ये दोन दोन दोन दोनच दोनच प्रकार पडतात म्हणजे एक गोड पाणी आणि दुसरे म्हणजे खारट पाणी आणि खारट पाणी हे म्हणजे मुख्यतः समुद्रामध्ये समुद्रामध्ये पाहायला मिळते आणि गोड पाणी म्हणजे सरोवर नद्या आणि यांच्या यांच्यामध्ये आढळते आणि मुख्यतः पिण्याचे मुख्यतः म्हणजे पिण्यासाठी गोडच गोडच गोडच पाण्याचा वापर केला जातो हा आणि आपल्या आपल्या आपल्या पृथ्वीवर एकाहत्तर एकाहत्तर टक्के पाणी होते परंतु त्यातील काही काही काही काही प्रमाणात म्हणजेच साधारणतः तीन परसेंट पाणी हे पिण्यायोग्य आहे. तीन परसेंट तर आहेच आता आपला पूर्ण

पूर्ण पृथ्वीचा सत्तर प्रतिशत पाणी आहे ना हाव प्रदूषण पण खूप आहे ना दूषित पण खूप करते लोकं पाणी त्याच्यात कपडे पण धुते हाव आणि आता येथे आता म्हणजे पिण्याच्या पिण्याच्या पिण्याच्या पाण्याच्या म्हणजे समस्या उद्भवत आहेत त्यामुळे आपल्याला आपल्याला पाण्याचे महत्व महत्व जाणून पाणी वाचवणे गरजेचे पण आहे जेवण करताना पण आपण पाणीच घेतो

पाण्याशिवाय आपण राहू नाही शकत ना हा पाणी फक्त म्हणजे पिण्यासाठीच वापरले न जाता म्हणजे कपडे पण धुण्यासाठी भांडी धुण्यासाठी साफसफाई करण्यासाठी आणि इतर इतर इतर कामासाठी वापरले जाते

अं आणि पाण्याची सर्वात मोठी गरजच भासते म्हणजे शेती शेती पण करण्यासाठी शेतीला पण पाणीच लागते कारण कारण मानव मानव पाण्याशिवाय म्हणजे कुठलेही पीक पीक पण घेऊ शकत नाही आह आणि पीक घेतले तर अन्न अन्न पण मिळू शकत नाही पाण्यामुळे

ह त्यामुळे मानवाच्या जीवनामध्ये पाण्याला खूप खूपच म्हणजे महत्त्वाचे स्थान आहे अं तेवढेच नसून म्हणजे आपल्याला निसर्गाला आणि झाडे झाडे वनस्पतीला म्हणजे पाण्याची खूप गरज आहे. फक्त पावसाळा तर खूपच हा तर आता तर पावसाळा तर चालू झाला आहे

हा लोक तर जे लोक म्हणजे शेती वगैरे करतात त्यांच्यासाठी पाणी लागते ना तर आता पावसाळा सुरू झाला आहे तर आता सगळं म्हणजे लागवड पण करणार ना मराठी धन मानवाला म्हणजे मानवाला जेवढे एवढी पाण्याची गरज आहे ना तेवढेच म्हणजे गरज वनस्पतींना वनस्पतींना सुद्धा आहे कारण कारण झाडे झाडे आपल्या मुळांच्या माध्यमातून म्हणजे जमिनीतील पाणी पण पाणी पाणी पाणी शोषून घेतात आणि वनस्पतीच्या इतर इतर इतर शाखा पर्यंत म्हणजे पोचवतात

हा सगळ्या गोष्टीसाठी पाणीच लागते तसेच झाडाच्या खोडामध्ये पाणी पाणी पाणी साठवले पाणी साठवले जाते थोडक्यात म्हणजे सांगायचं म्हणजे झाडांना वाढवण्यासाठी सर्वात जास्त गरज असते म्हणजे ती पाण्याचीच पाण्याशिवाय म्हणजे तर झाड वाळू पण शकत नाही.

पाण्याशिवाय तर म्हणजे झाडांची लागवड पण केली जात नाही आणि झाड मोठे मोठी सुद्धा होऊ शकत नाही नाहीतर झाडांना

फळे फुले लाकूड औषधी उपचार मिळतात मग झाडे आपल्यासाठी अत्यंत म्हणजे उपयुक्त पण आहेत आणि याच झाडांना ना उपयुक्त ते म्हणजे पाण्यामुळं पाण्यामुळेच आहेत हा आणि मनुष्य मनुष्या प्रमाणे म्हणजे झाडा झाडा झाडाप्रमाणे म्हणजे पशु पशु पशुपक्ष्यांना म्हणजे देखील पाण्याची खूप आवश्यकता असते आणि आपल्या आपल्या आपल्या पृथ्वीवर आढळ आढळणारा सर्व पक्षी म्हणजे आणि प्राणी हे पण जीवन जीवन जगण्यासाठी पाणीच पितात पाणी पाणी एक मात्र म्हणजे अशी अशी अशी गोष्ट आहे म्हणजे त्या त्या त्याशिवाय म्हणजे कोणताही सजीव आपले आपले आपले म्हणजे जीवन जगू शकत नाही. आणि अजून वाळवंटी वाळवंटी प्रदेशात आढळणारे कोणते कोणते म्हणजे दिवसाला पन्नास लिटर पाणी पाणी पितात त्यानंतर या या प्राण्यांना म्हणजे काही काही काही दिवस पाणी म्हणजे

पाणी तर खूप वेस्ट करतात लोक म्हणजे हाव खूप वेस्ट करते आणि आणि आपल्या आपल्या अवतीभवती म्हणजे अनेक कारखाने व्यवसाय चालत आहेत आणि यातून म्हणजे मिळणाऱ्या आर्थिक मदतीमुळे मनुष्य आपला उदर उदर उदर उदर उदरनिर्वाह म्हणजे करत आहे परंतु या या या याच औद्योगीकरणामधील काही उद्योगधंदे असे असे आहेत म्हणजे यांसाठी